गार्डन दिसत आहे गार्डन मधी खुप लोक दिसत आहेत कारंजे दिसत आहेत त्यातुन पाणी पडताना दिसत आहेत लाइट दिसत आहे रात्रीची वेळ आहे दोन स्पीकर लावलेले दिसत --